या ट्युटोरियलमध्ये समाविष्ट केलेल्या शेवटच्या दोन कॉमन एरर्स बघणार आहोत
आपण अवघड गोष्टी पासून सुरूवात करू या
हे पीएचपी हेडर आहे
हव्या त्या लोकेशनवर जाण्यासाठी हेडर फंक्शन वापरू
येथे आपल्याकडे काही एचटीएमएल कोड आहेत
हा हेडर tagआहे
जेथे वेलकम
लिहिले आहे
तसेच गूगल डॉट कॉम ही आपल्या गोटो व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे
जर गोटो ही कमांड दिली असेल तर आपण आपले पेज गूगल डॉट कॉम या u r ल वर रिडायरेक्ट करणार आहोत
आता हे आपल्याला एरर देईल
ह्या एररला कारण आहे ओ बी स्टार्ट हे फंक्शन आपण हे काढून टाकू या
हे येथे असायला नको
हा कोड आपली एरर दुरूस्त करण्यासाठी आहे
माफ करा
आपण पीएचपी हेडर या फाईलवर जाऊ या
आपल्याला वेलकम
असा एचटीएमएल कोड दिसेल
पुढे कॅनोट मॉडिफाय हेडर इन्फॉर्मेशन - हेडर्स अलरेडी सेंट बाय
अशी वॉर्निंग मिळेल
म्हणजे आपला हेडर आधीच पाठवला गेला आहे
तसेच हे ओळीचा क्रमांक दाखवत आहे
1 2 3
आपल्याला फीडर डॉट पीएचपी कॉलन 3 अशा प्रकारची एरर मिळाली आहे
म्हणजेच एरर लाईन नो
3 वर आहे
एरर लाईन नो
3 वर आहे
आणि ती आपल्याला लाईन 9 मुळे मिळाली आहे
येथे हे आपले हेडर फंक्शन आहे
याचे कारण म्हणजे आपला एचटीएमएल कोड आधी पाठवला गेला आहे
आता हे टाळण्यासाठी याला कमेंट करा
रिफ्रेश केल्यावर आपल्याला हे गूगल वर रिडायरेक्ट झालेले दिसेल
परंतु आपल्याला येथे हा वेलकम हेडर हवा आहे
आणि खरेतर आपण हेडर फंक्शन लोकेशन आणि या फंक्शनच्या इतर फीचरच्या आधी एचटीएमएल कोड ठेवू शकत नाही
तसे तुम्ही करू शकत नाही
आपण काही वेळापूर्वी ओब अंडरस्कोर स्टार्ट पाहिले होते
हे आपली समस्या दूर करणार आहे
आता आपण फीडर वर जाऊ या
हे कार्य करत आहे
जरी येथे आपल्या हेडरच्या आधी आपला एचटीएमएल कोड echoकरत आहे
म्हणजे ओब अंडरस्कोर स्टार्ट हे फंक्शन नसेल तर आपल्याला एरर मिळेल आणि ते असेल तर आपले हेडर नीट काम करेल
हेडरच्या आधी एचटीएमएल आऊटपुट असू नये हा नियम असूनही असे होते
आता तुम्हाला हे ब यापैकी समजले असेल
आता शेवटची एरर ही समजण्यासाठी सोपी आहे
खरे तर हे समजवण्याची खास आवश्यकता नाही
आता आयडॉन्टेक्सिस्ट डॉट पीएचपी नामक फाईल समाविष्ट करू या
ही अस्तित्वातच नाही
आता हे बघू या
माफ करा मी चुकीची फाईल उघडली आहे
ओपन डॉट पीएचपी ही फाईल उघडू या
आपल्याला इन्क्लूड आयडॉन्टेक्सिस्ट डॉट पीएचपी फेल्ड टीओ ओपन स्ट्रीम नो सुच फाइल ओर डायरेक्टरी इन थाट नामे हेरे
अशा प्रकारची एरर मिळेल
आपल्या फाईलचे नाव आणि डिरेक्टरी लाईन 3 वर आहे
आता आपण लाईन 3 वर जाऊ या
या फाईलमध्ये केवळ याच ओळीवर महत्त्वाचा कोड आहे
तसेच येथे आपल्याला फेल्ड टीओ ओपन आयडॉन्टेक्सिस्ट डॉट पीएचपी फोर इन्क्लूजन एंड एल ओएफ थिस
अशा प्रकारची अजून एक वॉर्निंग मिळाली आहे
म्हणजे आपल्याला एकूण दोन एरर मिळाल्या आहेत
इन्क्लूड आ हेडर फाइल असे पेजवर असताना हे त्रासदायक होते
हे काही योग्य दिसत नाही
हेडर दिसायच्या आधीच तुम्ही वेबसाईट मध्ये पोहोचलेले असता
हे आकर्षक दिसण्यासाठी हा सिम्बॉल समाविष्ट करून रिफ्रेश करू या
आता आपल्याला एरर दिसणार नाही
परंतु ही फाईल उपलब्ध नसल्यामुळे ती कार्यान्वित होणार नाही
त्यामुळे उपलब्ध नसलेल्या फाईलमधील घटक समाविष्ट होणार नाहीत
अर्थातच आपल्याला लक्षात येईल की हे सेल्फ एक्सप्लॅनेटरी आहे
अशा प्रकारे पीएचपी मध्ये प्रोग्रॅमिंग करतानाआपल्याला येणा या काही एरर्स चा हा संच आहे
जर तुम्हाला यापेक्षा काही वेगळ्या एरर्स मिळाल्या तर आमच्याशी नक्की संपर्क साधा
आम्हाला आपली मदत करायला नक्की आवडेल
या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेतेसहभागासाठी धन्यवाद